आणि मोठे अं वेहिकल वेहिकल चा इथे यूज अ करण्यात येत आहे.

प्रोग्राम ठरलेला असेल त्यामध्ये ही मुली पार्टीसिपेट करत आहे डान्स कॉम्पिटिशन म--

अदृश्य एका डॅम मधलं दिसत आहे. हा डॅम आं जास्त मोठा न नाही आहे.

आणि इथे एक डॅम पण दिसत आहे.

गोठ्याचा आहे. इथ अ खूप सारी अ महसी महिश आणि अ गाय--

हा एक नैसर्गिक दृष्य आहे इथं एक खूप मोठे पर्वत आहे आणि इथं एक तलाव पण आहे.

अं मला ज्या दृश्यात एक अं दुकान दिसत आहे जे कापड्याचे दुकान आहे. या दुकानाचं नाव ब्रॅन्ड फॅक्टरी असं आहे.

ध्याकडचा डे अँड संध्याकाडचा सीन आहे इथं अं लग्नाची खूप छान डेकोरेशन झालेली आहे.

आणि खूपच हिरवंगार अं दृश्य दिसत आहे इथून लेक पण दिसत आहे.

आणि त्यात आजूबाजू खूप सारी हिरवीगार अह घास पण उगलेली आहे आणि इथं लहान-लहान पौधे पण उगले आहे.